छान अं सोके शोचे झाडे आहे एका साईड नी बिल्डिंगय याही साईडने बिल्डिंग दोन बिल्डिंग आहे आ लाइटिंग आहे आ गाड्या उभ्या आहे.

छान देवी देवताचे अं अं मंदिर आहे.

ही एक ग्राउंड आहे अहं हॉल आहे अहं हॉल मध्ये लहान लहान मुले --